काय तारखीला? हम्म एक august आरे मग warranty मध्ये आहे आजुन एक वर्ष कुठ झाला? आहेना मग company कडुन टाकुन घेना मग ते.

आसं कसं देणार नाही, मला दिलं यार मला meter टाकुन दुसरी एक वर्षाची warranty राहतेना गाडीला. हाव. berring आणि ते गेलेना तुझे? तर ते company कडनं येतं ना सगळ.

पण तरी बी तुला कोणी सांगितलं?

हे हे गेलय हेहे गेलय म्हणून गाडीच. तीथ पहिलं एक manager होता पहिलेचा तो manager माझ्या चांगाला ओळखीचा आहे. ह्या manager दुसरा shop open केलं स्वतः च. अच्छा. बरं का अं त्या manager ने सांगितलं मला असं असं झालं म्हणे गाडीच.

नाही झाले आजुन तरी एक वर्ष नाही झालाना मग तु company कडनं टाकुन घेऊ शकतोना. हम्म अं हावना नाही रे देणार नाही ती. आरे कस काय देणार नाही? जाऊदे भो बघ तु तुला घालायचे पैसे तर घाल. नाही एखादा part खराब झाला तर मग ते करुण घेता येतं असं आहे ते. फुटला गिटला तर नाही रे ते insurance राहतं ते. येड्या insurance मध्ये नाही म्हणत मी तुला. गाडी मध्ये काही पण खराबी आली एक वर्षाच्या आतमध्ये warranty मध्ये मग ते नविन टाकून देता ते सगळ. आता तुझ bearing वेरींग तुझी थोडी चुकी आहे ती. हम्म नाही. showroom वाल्याला दाखव direct त्याला नको दाखवू manager बिनेजरला. direct showroom मध्ये घेऊन जाय गाडी आशी आशी गाडी घेतली होती असा असा problem आला मला. हम्म एक काम करना मग

आपण जाऊ तर आकाशवाणी चालो आपण.

चालन जाऊ मग. हम्म चालत किती minute बाकी आहे रे? पच सहा चार minute बाकी आहे आजुन.

हम्म चार minute बाकी आहे चार. हम्म बोलना भाई आजुन काही बोलना. बोलतोच आहे ना भाई. आता उद्या दाखवून देऊ भाई मी जातो आता घरी.

आरे सकाळच येएल आहे ना मी अकरा वाजताचा. हम्म उभ्या उभ्या दाखवून देऊ उभ्या उभ्या.

लावून घे रे ते.

खराब होती गाडी आतून.

आरे आता पावसाळा चालू होईल. दगड दुगड लागते, काळ्या रानी दगड उडते direct उडते वरती damage होतो part हम्म अं हम्म पावसाळा चालू झाला पावसाळा नाही रे

माही गाडी पळनार नाही.

माह्या गाडी bearing खराब झाली. गाडी हालीन नाही धपकीन पडीन तोंडावर. नाही काही होत नाही.

अह नको बाबा परत आणि पाहू. किती minute बाकी आहे प्रतीक?

बोल मग जाऊदे. दहा minute दहा सेकंद. हम्म बोलतोच आहेना भाई. आवघड आहे कारे? हाव ना यार. हम्म हिंदी आणि ते पडले नाही यार गाडीतून खाली.

बरोबर धोत नाही यार हे गाडी.

नाय राव परत ध्वाला लागल.

showroom वाले बरोबर करत नाही वाटतं. हम्म आजुन किती washing करतो रे तीला. नाही त्यानी बरोबर नाही केली washing असं सांगतोय गायरन करत नाही. तरी किती washing करतो म्हणलं अजुन? नंतर करीन मी दोन तीन हाफ्त्यानी त्यानं हे केलं का? त्यानी पुर्ण servicing केली का?

आरे मग chain chin chain oil करुण घ्यायच असतं ना रे बाबा. हम्म chain chin chain सगळ करुण घ्यायच असत ना. आताच केलती chain oil मी.

हम्म आता करण आता मी spray आणून करीन माझी माझी. तसं नाही ते chain loop आपल्याकड असतं पण chain cleaner ते clean नाही करता येत chain diesel करावा लागती diesel नं. chain cleaner भेटतं ना विकत. हा ते तर भेटतं. काय? पण diesel नी करतील. diesel नी कर diesel नी करायची म्हटलं. काय काय diesel नी का? हम्म मी पाहेल आहे Youtube वरती. पण खराब होती chain diesel नी अं नाही रे पाहेल आहे मी Youtube वर. हा.

हा बोल न हां सिनु मी म्हनत होतो ते आपल्याला जायचं होत रे garden मध्ये चक्कर मारायला सिद्धार्थ garden मध्ये अच्छा सिद्धार्थ garden ला का? त कुटे ए रे सिद्धार्थ garden चा मला पत्ता सांगशील का कुटे ए तर? सिद्धार्थ garden ला जायसाठी हे बघ अं आपल हे अं बस stop आहे न बस stop माहितीय का? अं मध्यवर्ती मध्यवर मध्य मध्यवर्ती बस स्थानक

कारन की आपन सिडको area मध्ये नाई येत ना सिडको बस स्थानकाशी आपला संबंध नाई ना

औरंगाबादच जे main आहे ना bus stop बस हां त तिथ ये अं तिथून एक अं दोन दोन ते तीन किलोमीटर वरच ए म्हनजे बाजूलाच ए side ला अच्छा दोन ते तीन किलोमीटर म्हनजे एक गनपती मंदिर ए

हां गनपती मंदिर ए न त्याच्या म्हनजे अलीकडेच ए एकदम

काय आय तिकडे बघन्या बघन्यासारखं काय आहे? खूप नाव ऐकलय मी सिद्धार्थ garden च

अं अस अं लाहान लाहान मुलांसाठी खेळायसाठी जे आहे ना लाहान मुलांसाठी खेळायसाठी ए ना म्हनजे असे वेगवेगळ्या अश्या हे बनवलेल्या आहे slide वगैरे अं घसर घसरगुंड्या वगैरे आहे का? घसरगं घसरगुंड्या, झोके हां झोके, घसरगुंड्या अशे आहेत म्हनजे अं खेळायसाठी भरपूर काही आहे ठीक ए अं एक म्हनजे

की लहान मूल खेळू शकतील तिथे अच्छा आनि आपल्याला बघायसारखं काय आय तिथं अं तिथ बघायसारखं अं म्हनजे सुरवातीलाच बघ अं आपलं सिंह आये सिंहा मध्ये पन आय न पांढऱ्या color चा पन आय अजून आय न orangecolour चा अरे ते ते ते त बर ते त सर्वच ठीक झालं रे पन तिकडं बघायसारखं म्हनजे माश्यालय पन आय आनि प्रानी संग्रहालय पन आय आस ना हान प्रानी संग्रहालय आय मत्स्यालय आय त्याच्या नंतर सर्पालय पन आय म्हनजे अर बाप साप पन आहे का तिथं? हो सापाचा पन वेगळा विभाग केलेलाय माहितीय का एकदम मस्त असा अंधार आय म त्याच्या नंतर म्हनजे एक आस एक मोठी हान गुफे type ए आनि गुफे मध्ये काय माहितीय का? अशे वेगळे वेगळे part बनवलेले आहे म त्याच्यामध्ये अं हिरवा साप ए समजा अं ऍनाकोंडा पन ए त्याच्या नंतर नाग ए अं आपले जे अं जे regular चे जे ए ते साप ए विषारी विषारी अन मग पक्ष पक्ष्यांचा विभाग नाई ए का तिकडं

पक्ष्याचा विभाग नाई ए का पक्षी वगैरे नाई का तिथं? पक्ष्याचा विभाग पन आहे ना पक्ष्याच्या विभागामध्ये पन त्यांच्या वेगवेळ्या प्रजाती ए बाबा आता त्याच्या प्रजातीचे त नाव तर नाही सांगता येनार पन तेच आपले अं म्हनजे अं आफ्रिकेचे, अमेरिकेचे पोपट वगैरे नाई का जे आपल्याकडे colour रंगीबेरंगी पोपट वेगवेगळे जे आपन नाई बघत का

बोलतात ते तेवाले अच्छा अच्छा अरे आपल्याकडं पन होता रे हिरव्या color चा पोपट पहाडी पोपट तो मस्त बोलायचं त्याला अरे सवय लावली होती न आपन त्याला बोललो न आपन की म्हनजे माझं नाव घ्यायचा तो म्हनायचा मॅक्स मॅक्स म्हनून बोलायचं त्याला म्हंटलं ना तो म असा ओ ओ ओरडा ओरडायचा पन रे तो त वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज पन काढायचा आनि म्हनजे कस माहितीय का सकाळी mummy भजन वगैरे म्हनायची ना त म ते काय भजन वगैरे पन पाठ झालते त्याला म्हनजे शिकता रे पोपट आपल्याकड तुला पाठवू का एखादी पोपट देऊ का तुला सांग? अं तुझ्याकडं असेल दोन, तीन तर म त्यांच्यातन एखादा देन बाबा म्हनजे कस ए माहितीय का मग अं माझ्याकडे पन राहिलंय ते राहतील का पन माझ्याकडे? राहतील ना त्यांला खायला काय द्यायचं माहितीय का? ते फळ खातात तू त्यांला काकडी टाकू शकतो, टमाटे टाकू शकतो, डाळिंब टाकू शकतो पेरू खूप आवडतो पोपटांना पेरू आवडतात

म त्याच्यामुळं काय कर माहितीय का ते पेरू पेरू आसल त पेरू ताक तू मी काय करतो माहितीय का जेव्हा येईल ना तुझ्याकडे तर तेव्हा मी नाई का घेऊन येतो पन आता सध्या माझा विचार चालू ए की म्हनजे आलो ना तिकडे म्हनजे औरंगाबादला आलो ना तर सिद्धार्थ garden ची चक्कर अं म्हनजे चक्कर मारायला जाऊ चल तू पन सोबत कस मला तिकडचं ते प्राणी संग्रहालय पन बघायचंय तिकडं काय ते वाघ ए हत्ती ए अजून काय म्हनजे खूप सारे प्राणी ए माकड पन ए म्हने तिकडं माकड, हरीन त्याच्या नंतर अं हे पन ए अस्वल पन ए माहितीय का अस्वल त इतका सही ए न तुला काय सांगू अस्वल ए न त्याला हा म्हनजे त्याला हात पन दाखवला ना तर टाटा करतो त्याच्या नंतर नाचतो पन तो त्याला गाण लावून दिल त इतका मस्त नाचतो न की काय सांगू तुला एकदम मस्त अच्छा उलट चांगलंय रे त माय म्हनजे प्रानी संग्रहालय ए तुमच्या शहरामध्ये चांगली गोष्ट ए औरंगाबाद शहरामध्ये प्रानी संग्रहालय

बघ बघायसाठी खूप काई म्हनताव औरंगाबाद मदि नेमक काय औरंगाबाद काय ऐकट बाव्वान दरवाज्याच शहर म्हनून औरंगाबादची ओडख आहे अन त्यामध्ये पन अं तिकडे बघण्यासारखे इतके सारे पर्यटन स्थळ ए आनि काय म्हनते आपलं बिबिका मकबरा वगैरे तिथं आता बिबिका मकबरा किती लांब असलं? तिकडन सिद्धार्थ garden पासून

सिद्धार्थ garden पासून पंचवीस minute चा रस्ता ए हां सिद्धार्थ garden पासन पंचवीस minute चा रस्ता ए आनि बिबिका मकबरा म्हनजे अं बघायसारखा तर आहेच खूप मस्त ए माहितीय का? आनि त्याच बांधकाम पन झालं म्हनजे अं काही काही ज्या गोष्टी ए न आता किती

खूप जून झालंय नाई का? तर मग

ते जे म्हनजे आहेत ना तिकडचे जे आपल जे म्हनजे कार्यकर्ते लोक जे आहेत ना तिकडचे काम करनारे पर्यटन स्थळ

हान जून झाल्यामुळे झिजल्या आहेत ना त मग त्याच काम चालू केलं होत तर मग ते आता just संपल एक वेळ लागेल तरी अं दोन तीन महिन्या नंतर नाई का हान चाललं ना आता आपल्याला बघन्याशी मतलब रे आलो बघितलं थोडस छान वाटलं तेच ना येनारच ए मी लवकर एक, दोन दिवसामध्ये आहे माझी औरंगाबादला चक्कर आले की मग सिद्धार्थ garden बघून घेऊ सिद्धार्थ garden बघितलं की नंतर ते बिबिका मकबरा पन बघून घेऊ मग तो बिबिका मकबरा त मी अर मी इंटरनेट वर बघितले photo छान दिसले मला म्हंटल आग्रा आग्रा आग्राच्या म अकबर अं का म्हनता आपलं आगऱ्याच्या आगऱ्याच्या एकदम हेच ए न copy च आहे न

जस आगऱ्याला आगऱ्याला आगऱ्याला जस बांधलेलं ए महेल तसच इथं ए ना जस ताज महाल आगऱ्याला बांधलय ना same तसच ए बिबिका मकबरा माहितीय का? एकदम sametosame

मी जेव्हा लहान पणी जायचो ना तर होत नाई का घरचे घेऊन जायचे मस्त तिकडचं वातावरण पण इतकं इतकं खूपच खूपच मस्त ए माहितीय का? आनि इतक्या लांबून लांबून लोक येतात इकडन माहितीय का? तस तुमचं औरंगाबाद म्हंटल त एक पर्यटन स्थळ झालय न रे बाबा ते ऐतिहासिक शहर म्हनून ओळख ए औरंगाबादची

हो हो हो हो खूप म्हनजे बाहेरून बाहेरून लोक येतात आनि तिकडे म्हनजे Photoshoot पन इतके करता माहितीय का?